समोर मैन बॅनर लागलेला आहे काही ऑइल्स चे डब्बे दिसून राहिले छोट लाइट य आतमध्ये काही सामान ठेवलेल आहे.

त्यामध्ये दोन जेंट्स आहे एक लेडिज आहे दोन जेंट्स कॉफी घेऊन राहिले छान लाइट लागलेल्या आहेत.